रुबीमधील अरिथमेटिक आणि रिलेशनल ऑपरेटर्स वरील पाठात आपले स्वागत
या पाठात शिकणार आहोत ऍरीथमेटिक ऑपरेटर्स ऑपरेटर्सचा प्राधान्यक्रम रिलेशनल ऑपरेटर्स येथे उबंटु लिनक्स वर्जन 1204 आणि रुबी 193 वापरणार आहोत
या पाठासाठी तुम्हाला लिनक्स टर्मिनल आणि टेक्स्ट एडिटरचे ज्ञान असावे
तसेच आयआरबी चा परिचय असावा
नसल्यास संबंधित पाठासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या
आता ऍरीथमेटिक ऑपरेटर्स बद्दल जाणून घेऊ
रुबीमधील ऍरीथमेटिक ऑपरेटर्स असे आहेत
एडिशन उदाहरणार्थ
सब्ट्रैक्शन उदाहरणार्थ
a बी
डिवीज़न उदाहरणार्थ
aबी
मल्टिप्लिकेशन उदाहरणार्थ
160 मॉड्युलस उदाहरणार्थ
ab
एक्सपोनेंट उदाहरणार्थ ab आयआरबी द्वारे ही ऍरीथमेटिक ऑपरेटर्स वापरून बघू
Ctrl Alt आणि टीटी एकत्रित दाबून टर्मिनल उघडा
स्क्रीनवर टर्मिनल विंडो उघडेल
इंटरऍक्टीव्ह रुबी उघडण्यासाठी टाईप करा आयआरबी आणि एंटर दाबा
टाईप करा 10 प्लस 20 आणि एंटर दाबा
बेरजेची क्रिया होऊन 30 उत्तर मिळाले
तसेच वजाबाकी आणि गुणाकार ह्या क्रिया करता येतात
भागाकार करून बघू
टाईप करा 10 स्लॅश 4 आणि एंटर दाबा
येथे दिसेल की अपूर्णांकाचा भाग कापून 2 असे पूर्णांकात उत्तर मिळाले
अधिक अचूक उत्तर मिळण्यासाठी एक संख्या फ्लोट म्हणून देणे आवश्यक आहे
टाईप करा 100 स्लॅश 4 आणि एंटर दाबा
25 असे उत्तर मिळेल
आता मॉड्युलस ऑपरेटर वापरून बघू
मॉड्युलस ऑपरेटर आऊटपुट म्हणून बाकी देतो
टाईप करा 12 पर्सेंटेज साइन 5 आणि एंटर दाबा
येथे 12 ला 5 ने भागले जाईल आणि 2 ही बाकी मिळेल
आता घातांक वापरून बघू
2 नंतर दोन वेळा एस्टेरिस्क चे चिन्ह आणि 5 टाईप करा
एंटर दाबा
याचा अर्थ 2 चा पाचवा घात 5
आपल्याला 32 हे आऊटपुट मिळेल
पुढे ऑपरेटर प्राधान्यक्रमाबद्दल जाणून घेऊ
पदावलीमधे अनेक गणिती क्रिया असल्यास प्रत्येक भागाचे वेगळे मूल्यमापन होते आणि उत्तर काढण्यासाठी पूर्वी ठरवलेल्या प्राधान्यक्रम वापरतात
ह्याचा अर्थ सर्वाधिक प्राधान्य असलेला ऑपरेटर सर्वप्रथम कार्यान्वित होतो
नंतर प्राधान्य क्रमानुसार पुढील ऑपरेटर कार्यान्वित होतो
सर्वाधिक पासून सर्वात कमी प्राधान्य असलेल्या सर्व ऑपरेटर्सची सूची ह्या स्लाईडवर आहे
उदाहरणार्थ 3 4 5 आपल्याला 23 उत्तर देईल 35 नाही
गुणाकाराच्या क्रियेला बेरजेच्या क्रियेपेक्षा अधिक प्राधान्य आहे
त्यामुळे ते प्रथम कार्यान्वित होईल
त्यामुळे चार गुणिले पाच बरोबर 20 आणि नंतर त्यात तीन मिळवले गेले आणि 23 हे आऊटपुट मिळाले
ऑपरेटरला प्राधान्य देण्यावर आधारित असलेली आणखी काही उदाहरणे पाहू
टर्मिनलवर जा
सीआरटीएल आणि ल एकत्रित दाबून आयआरबी कन्सोल क्लियर करा
टाईप करा 7 माइनस 2 मल्टिप्लाइ बाइ 3 आणि एंटर दाबा
आपल्याला 1 हे उत्तर मिळेल
येथे ऍस्टेरिक चिन्हाला वजाच्या चिन्हापेक्षा अधिक प्राधान्य आहे
त्यामुळे प्रथम गुणाकार आणि नंतर वजाबाकीची क्रिया केली जाईल
दुसरे उदाहरण पाहू
टाईप करा कंसात 10 प्लस 2 स्लॅश 4 आणि एंटर दाबा
आपल्याला 3 हे उत्तर मिळेल
येथे भागाकार स्लॅश पेक्षा कंसाला अधिक प्राधान्य आहे
कंसाच्या आतील बेरजेची क्रिया प्रथम केली जाईल
नंतर भागाकार केला जाईल
आता रिलेशनल ऑपरेटर्स बद्दल जाणून घेऊ
स्लाईडसवर जाऊ
रिलेशनल ऑपरेटर्सना कंपॅरिझन ऑपरेटर्स असेही नाव आहे
रिलेशनल ऑपरेटर्स असलेल्या पदावली बोलियन व्हॅल्यूज देतात
रुबीतील रिलेशनल ऑपरेटर्स असे आहेत
इक्वॉल्स टीओ उदाहरणार्थ ab डॉट ईक्यूएल क्वेशन मार्क उदाहरणार्थ aeqlबी नोट इक्वॉल्स टीओ उदाहरणार्थ आ एक्सक्लेमेशन इक्वॉल बी लेस थान उदाहरणार्थ आ बी ग्रेटर थान उदाहरणार्थ आ जीटी बी लेसर थान ओर इक्वॉल टीओ उदाहरणार्थ आ लेस थान एरो इक्वॉल बी ग्रेटर थान ओर इक्वॉल टीओ उदाहरणार्थa ग्रेटर थान एरो इक्वॉल बी कंबाइंड कंपॅरिझन उदाहरणार्थ आ लेस थान एरो इक्वॉल ग्रेटर थान एरो बी ह्यापैकी काही ऑपरेटर्स वापरून पाहू
टर्मिनलवर जा
ctrl ल एकत्रितपणे दाबून आयआरबी कंसोल क्लियर करा
इक्वॉल्स टीओ ऑपरेटर वापरून पाहू
टाईप करा 10 इक्वॉल्स इक्वॉल्स 10 आणि एंटर दाबा
ट्रू असे आऊटपुट मिळेल
eql
हा ऑपरेटर इक्वॉल्स टीओ ऑपरेटर प्रमाणेच आहे
वापरून पाहू
टाईप करा 10 eql10 आणि एंटर दाबा
ट्रू असे आऊटपुट मिळेल
नोट इक्वॉल टीओ ऑपरेटर वापरून पाहू
टाईप करा 10 नोट इक्वॉल 10 आणि एंटर दाबा
फळसे असे आऊटपुट मिळेल
कारण दोन्ही अंक एकच आहेत
ctrl ल एकत्रितपणे दाबून आयआरबी कंसोल क्लियर करा
आता लेस थान ऑपरेटर वापरून पाहू
टाईप करा 10 लेस थान 5 आणि एंटर दाबा
येथे पहिला ऑपरंड दुस यापेक्षा लहान असेल तरtrue आऊटपुट मिळेल
अन्यथा फळसे आऊटपुट मिळेल
फळसे आऊटपुट मिळाले कारण 10 हे 5 पेक्षा लहान नाहीत
आता ग्रेटर थान वापरून पाहू
टाईप करा 5 ग्रेटर थान 2 येथे पहिला ऑपरंड दुस यापेक्षा मोठा असेल तर ट्रू आऊटपुट मिळेल
अन्यथा फळसे आऊटपुट मिळेल
एंटर दाबा
ट्रू आऊटपुट मिळाले कारण 5 हा 2 पेक्षा मोठा आहे
ctrl ल एकत्रितपणे दाबून आयआरबी कंसोल क्लियर करा
आता लेस थान इक्वॉल टीओ ऑपरेटर वापरून पाहू
टाईप करा 12 लेस थान इक्वॉल 12 आणि एंटर दाबा
येथे पहिला ऑपरंड दुस यापेक्षा लहान किंवा तेवढाच असेल तर ट्रू आऊटपुट मिळेल
अन्यथा फळसे आऊटपुट मिळेल
ट्रू आऊटपुट मिळाले कारण 12 बरोबर 12 आहेत
तुम्ही ग्रेटर थान ओर इक्वॉल टीओ वापरून पाहू शकता
आता कंबाईंड कँपॅरिझन ऑपरेटर पाहू
ह्या ऑपरेटर चे उत्तर पहिला ऑपरंड दुस याबरोबर असल्यास 0 येईल पहिला ऑपरंड दुस यापेक्षा मोठा असल्यास 1 येईल पहिला ऑपरंड दुस यापेक्षा लहान असल्यास 1 येईल
उदाहरणाद्वारे याचे कार्य पाहू
टाईप करा 3 लेस थान इक्वॉल्स ग्रेटर थान 3 आणि एंटर दाबा
0 आऊटपुट मिळाले
कारण दोन्ही ऑपरंड समान म्हणजे 3 आहेत
आता एक ऑपरंड बदलून 4 करू
टाईप करा 4 लेस थान इक्वॉल्स ग्रेटर थान 3 आणि एंटर दाबा
1 आऊटपुट मिळाले
कारण4 हे 3 पेक्षा मोठे आहेत
आता पुन्हा एकदा बदल करू
टाईप करा 4 लेस थान इक्वॉल्स ग्रेटर थान 7 आणि एंटर दाबा
1 आऊटपुट मिळाले
कारण 4 हे 7 पेक्षा लहान आहेत
आता असाईनमेंट
आयआरबी वापरून पुढील उदाहरणे सोडवा
आऊटपुट तपासा
10 ब्रॅकेट 2 अस्ट्रेइस्क 5 ब्रॅकेट 8 स्लॅश 2 4 अस्ट्रेइस्क 5 स्लॅश 2 प्लस 7 तसेच मेथडद्वारे ऍरीथमेटिक ऑपरेटर्स वापरून बघा
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
थोडक्यात या पाठात आपण बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकारासाठी वापरली जाणारी अधिक वजा ऍस्टेरिक स्लॅश ही ऍरीथमेटिक ऑपरेटर्स ऑपरेटर्सचा प्राधान्यक्रम आणि रिलेशनल ऑपरेटर्स उदाहरणाद्वारे समजून घेतले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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद